आणि त्याच्या अगदी शेजारी झेरॉक्स --

त्याच्या अगदी साइड ला एक दुकानय.

आणि डोंगराळ भागावर अतिशय हिरवगार असा घनदाट वाट झाडे झुडपे दिसतात.

या ठिकाणी आपल्याला एक ग्रंथालय दिसते त्या ग्रंथालयाचे नाव आहे आबासाहेब चिमणराव पाटील लोकवाड्मय ग्रंथालय देवगाव.

तीन ठिकाणी आपल्याला काळ्याभोर अशा शेतामध्ये कापसाचे झाड दिसतायेत आणि ती हिरवी गत दाट अशी उमललेली फुललेली दिसताय.